नाही गं गावी नाहीये इथेच मुंबईला आहे तू कुठे आहेस? मी पण इथे मुंबईतच आहे गं डोंबिवलीत

गावी सध्या नाही गं बघू पुढच्या महिन्यात जायचा चाललाय विचार. जाऊ कोविडमध्ये कुठे होती? गावी की इथे? नाही कोविडमध्ये इथेच होती मुंबईत.

मुंबईत किती कोविडमध्ये

हो गं भरपूरच हाल झाले होते. पण काय करणार गावी जाऊन पण?

हां म मम्मी गावीच असते का? हां मम्मी गावीच असते ना, म आम्ही सर्वच गावी गेलो होतो. म्हणजे मुंबई पेक्षा तरी गावी बरं माहिती का कोविडमध्ये. हो ते आहे पण गावी पण घेत नव्हते ना गं.

शाळेमध्ये वगैरे कोविडमध्ये एक्च्युली म्हणजे जे जे मुंबईला ना असे पण आले होते म्हणजे पूर्ण गाव यात्रेत तेवढं गाव कोविडमध्ये पूर्ण भरलेलं होतं आमचं.

हां फक्त यावेळेस कोविडमुळे कसं यात्रा वगैरे काहीच नव्हती भरली गावाला पण बाकीचे कसे सगळे आले होते. एकमेकांसाठी सगळ्यांना टाईम भेटला होता. त्यामुळे तो एक सगळ्यांचा चांगला फायदा झाला होता. नाहीतर बाकी काही नाही बाकी खूप हाल चालले होते. हो त्या निमित्ताने कोविडच्या निमित्ताने सर्व भेटले तरी ना आपले रिलेटिव्ह वगैरे एकत्र येऊन. हो कारण की गावी सहसा कोणी जात नाही ना आता हल्लीच्या दिवसात.

खूप जणांचे जॉब वगैरे गेले अचानक बंद वगैरे झाले. तो तर खूपच म्हणजे एक, आता त्याला काही करू शकत नाही पण बाकी तुम्ही आता मुंबईला तुमचे काय काय हाल झाले? गावाला तर चालले होते पण त्यातल्या त्यात गावाला ठीक होतं. कारण की माहितीये का गावाला कसं स्वतःची शेती वगैरे करत होते ना. त्याच्यामुळे भाजी वगैरेचं जरी टेन्शन म्हणलंस तर एवढं नसतं गावाला. तसं मुंबईला तर तेवढं पण अव्हेलेबल नव्हतं.

नाही गं पहिला खूप जास्त काहीच भेटत नव्हतं आणि घरात तर चांगलं घरातच बसून राहायचं होतं, दुकानं वगैरे पण टायमातच ओपन होत होती. आठ ते नऊ वाजता एक तास रात्री सुद्धा. संध्याकाळी सहा ते सात तर बाकीच्या वेळेत काहीच भेटत नव्हतं. बाकी बाहेर टॉयलेट वगैरे ते सुद्धा, टायमातच ओपन व्हायचे टायमातच बंद व्हायचे. असं घरात घरात कंटाळ खूप येत होता गं. असं झालेले की कधीच लोकडाऊन वगैरे संपतोय निघून जातोय कोरोना. कोरोनाने खूप हाल झालेत खूप लोकांचे आणि जे खूप लोकांचे असं एवढे बेकार न्यूजमध्ये वगैरे बघून

आणि पॉझिटिव्हच जास्त भेटत होते ना तेंव्हा आजूबाजूच्या भागातसुद्धा त्यामुळे बाहेर निघत सुद्धा येत नव्हतं.

नाही रिलेटिव्हमध्ये तर नव्हतं निघालं कोण.

कारण की सहसा सर्व जण गावीच होते. फक्त माझी मोठी ताई तेवढी ती एकटीच मुंबईला होती कारण म्हणजे दाजी पोलिसमध्ये आहेत ना

त्यामुळे तिला ते लोकं नव्हते फक्त गावी.

मी जात होती पण लोकडाऊनमध्ये पण जॉबला माझा चालूच होता मी मध्ये होती ना, बोरिवली त्यामुळे स्टोर ओपनच होता. मी किती दोन तीन महिने केलं मी. म नंतर मला सर्दी खोकला लागला त्यानिमित्ताने सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं माझ्याकडे टेस्ट वगैरे करून मग घरचे म्हणले टेस्ट वगैरे नको करू सरळ ते जॉब सोड. म मी त्यामुळे तो जॉब सोडला. नाहीतर कोरोनामध्ये जातच होते मी.

नाहीतर बाकीच्या टायमात यात्रेत खूप मजा असते.

अ हां आदल्या दिवशी यात्रेच्या ताजी आणि शिळी यात्रा असते

हां चांगलं आहे गं मस्त होतं आणि जत्रा कधी होती तुमची? ती आता सध्या की यावर्षी होती यात्रा पण यावर्षी जायला नाही भेटलं.

नाही गं सुट्टी नव्हती यावेळेस. म्हणजे मी पण जॉबलाच होती जस्ट नवीनचं लागला होता जॉब त्यामुळे यावर्षी जत्रेला जायला नाही भेटले आता पुढच्या वर्षी बघू. हो हो चालेल मग कशात कशात होती जॉबला? तेंव्हा मी स्टॉक होल्डिंगला होती

डॉक्युमेंट स्कॅनिंग करायचे होते. एल आय सीचे जे डॉक्युमेंट वगैरे असायचे ना तर डॉक्युमेंट स्कॅन वगैरे करायचे होते.

म आता तर दोन महिने घरीच होते आता तर क्लास लावलाय.

हां कारण की आता सध्याला बघ स्वतःच करियर असेल तर काहीतरी.

पोलीस भरतीचं चाललंय. त्याला ऍकेडमी वगैरे लावले.

इथेच आहे घणसोलीमध्येच आहे. ऍकेडमी म्हणून त्याची हाईट वगैरे आहे त्यामुळे त्याचं चाललंय. माझी काही हाईट नाहीये म माझ्या मी माझ्या चॉईस नुसार माझ्या आवडीनुसार मी माझं करियर चॉईस केले. त्याने त्याच्या आवडीनुसार त्याचे करियर चॉईस केलंय.

काय करतेस? कुठे आहेस? काहीच माहित नव्हते. लग्नानंतर बीजी झालो आपण दोघं सुद्धा आपल्या लाईफमध्ये. आता सध्या कुठे पार्टटाईम जॉब करणार आहेस का? नाही आता सध्याला जॉब वगैरे नाही आता सध्याला फोकस फक्त करियरवर करायचं आहे. जॉब वगैरे जॉब केलीये आता?

आता जरा करियर वर फोकस करायचं आहे.

मग तू मला जेवढं

हो पण

मला येतोय क्लिअर तुझा आवाज.

अगं म्हणलं जॉबचं पण बघत होतीस ना तू? हो गं जॉबचं पण

आता सध्या जर क्लास लावत मी तर सजेस्ट करेन की सध्या मग त्याच्यावरच फोकस कर कारण आता त्याच्यामध्ये तेवढं

मी उद्या येऊन ऍडमिशन वगैरे घेऊन जाईन

अजून काय तू आता जसं तुझ्या गावचं सांगितलंस तर माझा विचार चाललाय मी तुझ्या गावी येऊ जत्रेच्या वेळेला. मस्त फिरायलावगैरे भेटेल त्यानिमित्ताने आम्हाला, बघायला भेटेल.

अरे खूप ठिकाणे गावाला फिरण्यासाठी पण म्हणजे महाबळेश्वर आहे पाचगणी आहे. साताऱ्यामध्ये पण खूप सारं बघायला आहे.

तुझ्या गावाला फिरायला. तू सुद्धा ये माझ्या गावी फिरायला माझ्या गावी सर्व बीच आहेत वेंगुर्ला

मच्छीमार आहे मच्छी खायला ये. तुला बनवायला येत नाही खायला बोलावतेस. मला बनवायला पण येत नाही खायला पण येत नाही पण करतात. खायला कच्ची देणार आहेस का तू मला मग? मी बनवून देईन तुला स्वतः हाताने.

कोणत्या कोणत्या मच्छया खातेस मग? नाही ते माहित नाही मला ते प्रकार वगैरे नाही कळत आणतात घरात ते बनवायचं काम करायचं फक्त.

ठीक आहे चालेल. आमच्या गावी बांगडा वगैरे फेमस आहे. जास्त भेटत असतो.

नाही आम्ही कधी गेलोच नाही ना लहानपणापासून आणायला त्याच्यामुळे त्यातलं काही माहित नाही. हां नाही मला सुद्धा नाहीच माहित त्यातलं. आणि बांगडा वगैरे माहित आहे घरात तेच जास्त असतात. नवरा खातो म्हणून तेच जास्त माहित मला. बांगडा, कोळंबी,

अच्छा म्हणजे मी त्यासाईडला कधी गेली नाहीये. बघू नवीन काहीतरी फिरायला एखादं. ठिकाण कधीतरी नक्की ये आठवणीने सांग मला यायचं असेल तर कारण की फिरण्यासारखं खूप आहे असं बीच

वाटतं समुद्र

हां हां कोकण साईडलाच आलं

जवळ ये की लांब ये.

अगं रत्नागिरी वगैरे तुला म्हणजे जवळ ये की लांब ये? नाही रत्नागिरी पासून थोडे आतमध्येच आहे. कुडाळ साईडला आहे कुडाळ पासून जवळ आहे.

हां म्हणजे रत्नागिरी लागते आम्हाला जाताना पण त्याच्या पुढे आहे.

चालतंय मग सांगेन तुला नक्कीच. कधी येणार ये ते. हो हो चालेल नक्की सांग मग आपण एकत्र जाऊ आणि घरी राहायलाच ये तू माझ्या.

त्यानिमित्ताने तुला होडीत वगैरे फिरता वगैरे येईल.

अजून रिसॉर्टमध्ये जेवढं सगळं असतं आपण बहर एखाद्या ठिकाणी राहिलो तर त्या सर्व म्हणजे आहे अवैलेबल तिकडे. स्कुबा डायविंग

त्यसाईडचे काहीतरी स्पेशल वगैरे असेल ना जसे साताऱ्याचे कंदी पेढे असतात. आमच्याकडे कसे आता कंदी पेढे वगैरे फेमस आहे तसे तुमच्याकडे काहीतरी असेल ना?

माश्याचे कालवण बांगडा फ्राय असे सर्व हेच

स्पेशालिटी आली आणि मला ह्यांच्या गावचा चुडा एक भारी आवडतो. तो गावीच भेटतो.

त्यांचंच गाव सांगते तुला मी वेंगुर्ला गं.

जास्त गावी

अ नाही गं आता लग्नानंतर दोन वेळा गेलेलो. लग्नानंतर लगेच जातो ते देव दर्शनाला त्यासाठी गेलेलो.

मग लग्न तुझं कोविडमध्ये झालंय का?

हो गं गेल्यावर्षी झालं कोविडमध्ये.

जास्त लोकांना अलाऊड नव्हतं. पन्नास किंवा शंभर लोकंच अलाऊड होती. हो पहिली लाट झाली, दुसरी झाली नंतर तिसरी आली. हो बरं झालं तो कोरोना लवकर गेला परत तशी वेळ कोणावर येऊ नये. हां कारण

कोरोना सारखे दिवस माणसांच्या लक्षात राहण्यासारखे आहेत.

आणि काय नाही करायचं तशामध्ये खूप काही एका अर्थी शिकवून पण गेलंय खूप काही.